नमस्कार
लूप्स इन बाश वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत फोर लूप आणि काही उदाहरणांच्या सहाय्याने व्हाईल लूप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
आता लूपची प्राथमिक ओळख करून घेऊ
स्टेटमेंटसचा संच पुन्हा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी लूप वापरतात
सिंटॅक्स पाहू
फोर एक्सप्रेशन 1 2 3 स्टेटमेंट 1 2 3 आणि फोर लूप येथे पूर्ण झाले
फोर लूपचा दुसरा सिंटॅक्स असा आहे फोर व्हेरिएबल इन sequenceरांगे स्टेटमेंट 1 2 3 फोर लूप येथे पूर्ण झाले
पहिला सिंटॅक्स वापरलेले फोर लूपचे उदाहरण पाहू
प्रोग्रॅममधे आपण पहिल्या न् अंकांची बेरीज मिळवणार आहोत
forश हे आपले फाईलनेम आहे
ही शेबांग लाईन आहे
नंबर ह्या व्हेरिएबलमधे युजरने दिलेली व्हॅल्यू संचित होईल
ही व्हॅल्यू पूर्णांक संख्या असेल
आता sumव्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ
येथे फोर लूप सुरू होईल
प्रथम आय ला 1ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ
नंतर आय इस लेस थान ओर इक्वॉल टीओ नंबर आहे का ते तपासू
येथे सुम बरोबर सुम प्लस आय असे लिहू
नंतर ते प्रिंट करू
नंतर आय ची व्हॅल्यू 1 ने वाढवू
नंतर ही कंडिशन फळसे होईपर्यंत कंडिशन तपासू
फोर लूप मधून बाहेर पडताना हा मेसेज प्रिंट केला जाईल
प्रोग्रॅम कार्यान्वित करू आणि काय होते ते पाहू
टर्मिनलवर टाईप करा चमोड x forश नंतर टाईप करा forsh इनपुट म्हणून मी 5 ही संख्या देत आहे
आय ची प्रत्येक व्हॅल्यू घेऊन मिळवलेली बेरीज दाखवली जाईल
नंतर हे आऊटपुट दाखवले जाईल सुम ओएफ फर्स्ट न् नंबर्स इस 15 आता प्रोग्रॅम कसे कार्य करतो ते पाहू
विंडोचा आकार बदलून घेऊ
प्रथम आय ची व्हॅल्यू 1 आहे
नंतर 1 ही व्हॅल्यू 5 एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासू
कंडिशन ट्रू असल्यामुळे सुम बरोबर 0 1 मिळेल
आता सुम ची व्हॅल्यू 1आहे
सुम ची व्हॅल्यू 1 अशी प्रिंट करू
पुढे आय ची व्हॅल्यू 1 ने वाढेल आणि आय ला 2 ही नवी व्हॅल्यू मिळेल
नंतर 2 ही व्हॅल्यू 5 एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासू
कंडिशन ट्रू आहे आणि आता ही व्हॅल्यू 1 2 म्हणजे 3 होईल
आय ची व्हॅल्यू 1 ने वाढेल आणि आय ला 3 ही नवी व्हॅल्यू मिळेल
सुम ची 6 ही व्हॅल्यू मिळेल
अशाप्रकारे हे स्क्रिप्ट आय च्या व्हॅल्यूज एकने वाढवत जाऊन त्याची बेरीज पूर्वीच्या सुम मधे करेल
हे ilt5 कंडिशन फळसे होईपर्यंत चालू राहिल
फोर लूप मधून बाहेर पडताना अंतिम मेसेज प्रिंट होईल
दुसरा सिंटॅक्स वापरलेले फोर लूपचे आणखी एक उदाहरण पाहू
मी for loopश नावाच्या फाईलमधे कोड लिहून ठेवला आहे
हा प्रोग्रॅम डिरेक्टरीमधील फाईल्सची सूची दाखवेल
ही शेबांग लाईन आहे
आपल्याकडे फोर लूप आहे
एलएस कमांड डिरेक्टरीतील घटकांची सूची दाखवेल
1 एका ओळीवर एक फाईल दाखवेल
हे तुमच्या होम डिरेक्टरी मधे उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्सची सूची दाखवेल
येथे फोर लूप पूर्ण होईल
टर्मिनलवर स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा चमोड x for loopश for loopsh हे होम डिरेक्टरीमधे उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्स दाखवेल
आता व्हाईल लूपबद्दल जाणून घेऊ
प्रथम सिंटॅक्स समजून घेऊ
व्हाईल कंडिशन स्टेटमेंट 1 2 3 व्हाईल लूप पूर्ण
याचा अर्थ कंडिशन ट्रू असेपर्यंत व्हाईल लूप कार्यान्वित होईल
व्हाईल लूपचे उदाहरण पाहू
मी फाईलला whileshअसे नाव दिले आहे
या उदाहरणात आपण दिलेल्या श्रेणीतील समसंख्यांची बेरीज मिळवणार आहोत
कोड समजून घेऊ
येथे युजरकडून संख्या स्वीकारून ती नंबर या व्हेरिएबलमधे संचित करू
पुढे आय आणि सुम व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ
आता ही व्हाईल कंडिशन आहे
येथे आय ची व्हॅल्यू नंबर च्या व्हॅल्यू एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का हे तपासू
नंतर आय ची व्हॅल्यू sumच्या व्हॅल्यूत मिळवून sumची व्हॅल्यू लिहू
नंतर आय ची व्हॅल्यू 2ने वाढवू
ह्यामुळे केवळ सम संख्यांची बेरीज करत असल्याची खात्री मिळेल
आय ची व्हॅल्यू numberच्या व्हॅल्यू पेक्षा जास्त होईपर्यंत व्हाईल लूप कार्यान्वित होत राहिल
व्हाईल लूपमधून बाहेर पडल्यावर दिलेल्या श्रेणीतील सर्व सम संख्यांची बेरीज प्रिंट करू
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनलवर टाईप करा चमोड x whileश whilesh मी इनपुट म्हणून 15 टाईप करत आहे
असे आऊटपुट दाखवले जाईल
सुम ओएफ एव्हेन नंबर्स विथिन ठे गिव्हन रांगे इस 56
विंडोचा आकार बदलून आऊटपुट समजून घेऊ
प्रथम आय जो 0 आहे तो 15एवढा किंवा त्यापेक्षा कमी आहे हे तपासू
कंडिशन ट्रू असल्याने सुम बरोबर 00 म्हणजेच 0असेल
आता आय ची व्हॅल्यू 2 ने वाढेल आणि आय ची नवी व्हॅल्यू 2 होईल
नंतर 2 हा 15एवढा किंवा त्यापेक्षा कमी आहे का हे तपासू
पुन्हा कंडिशन ट्रू आहे
त्यामुळे 02 करू
आता सुम ची व्हॅल्यू 2आहे
पुन्हा आय ची व्हॅल्यू 2 ने वाढवू
त्यामुळे आता आय ची व्हॅल्यू 22 म्हणजे 4होईल
आणि पुढे सुम ची व्हॅल्यू 42 म्हणजे 6होईल
अशाप्रकारे हे स्क्रिप्ट आय ची व्हॅल्यू 2 ने वाढवून ती 15 पेक्षा जास्त होईपर्यंत त्याची पूर्वीची व्हॅल्यू sumमधे मिळवेल
आणि आपल्याला सुम मधे 56 ही एकूण व्हॅल्यू मिळेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात पाठात फोर लूपचे दोन वेगळे सिंटॅक्स आणि व्हाईल लूप शिकलो
असाईनमेंट म्हणून पहिल्या न् मूळ संख्यांची बेरीज करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे